एक हॉस्टेल बघायला मिळत--

त्याचं नाव आहे हेल्थकेअर सेंटर स्वस्तिक तिथं खूप सारी --

धरणाचा प्रसिद्ध तिथ खूप सारे पर्यटक होतात खरं तर तिथे सावलीसाठी--

इथे आपल्याला नागपूर शहरातला हे दृश्य बघायला मिळत आहे.

इथे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर एक खूप मोठं अस परिसर बघायला मिळत आहे.

तिथे आपल्याला एक मोठी इमारत पहायला मिळते त्याच्यामध्ये एक बँक आहे ते बँकच नाव फेडरल बँक आहे खूप सारे--

तिथे आपल्याला एक धार्मिक स्थळ बघायला मिळत आहे तिथं खूप काही धार्मिक भक्त येतात आणि आपल्या--